अच्छा अच्छा त्याचं poster release झालं. अं एक news आली होती माझी काही आठवतं नाही खूप दिवस झाले त्या गोष्टीला म्हणावं हाव झाली होती काय

का रे news पण change होऊन जातील पूर्ण असे मला असं वाटतं newspaper पण गायब होऊन जातील म्हणजे असे एक अं newspaper असे होऊन जातील की मग newspaper आता तरी थोडी कमीच वाचतात ना news

त्याचा आपले digital होऊन जाईल प्रत्येक कामात digital screen use होतील आता समजा, आपले आपले mobile बी गायब होऊन जातील कदाचित कारण की बघ mobile आहे पण लय झालाय ना त्रास होतो ना त्याचा जे कानातल्याच्या earring ते ते कानातल्या त्याच्यातून आपल्याला आवाज येईल direct आणि mobile येतील mobile म्हणजे direct अश्या watch येतील hand watch म्हणजे watch त्याच्यामध्ये mobile येऊन जाईन direct अस होईल कदाचित पुढे हा आताच तसं चालू बी आहे नं

हा प्रयत्न करू राहिले ना लोकं की बा हम्म जास्त म्हणजे एकाच जास्त

चांगले देहाती आहे म्हणा. हो

पैसा बघून पैसे कमव कामवायची नसणार लोकं हा कमवतीनच एवढा पैसा खर्च केला तेवढी technology बी माहित पडते.

बरोबर म्हणून आता आपल्याला पण काहीच नाही future बस पैसा कमवून ठेवणं आहे, दोन हजार पन्नास आले की सगळ्या सगळ्या या ज्या सुविधा येतील ती मजा करू, पण सध्या पैसा कामावणं आहे आपल्याले बस दुसरं काहीच नाही दुसरं कशावर लक्ष आहे त्यांनी पुढे

आता पुढे चाल पैशावरच निर्माण होणार आहे.

हम्म आता आपल्याला जर सुविधा घायच्या असल्या नवीन नवीन तर चल भाई मग आता

भेटू जगलो तर, भेटू जगलो तर दोन हजार पन्नासमध्ये हाव दोन हजार पन्नास

ठीक आहे ठीक आहे.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

हा बोला सर झालं स्टार्ट

नेक्स्ट सिरींज मध्ये बोलू शकता तुम्ही सर आता राम राम जिंदाबाद

चुकी माझी आहे चार वाजेपर्यंत जातो ना आपण घरी जाऊ दे बा कवा जायचे ते जायचं नाही नाहीतर अरे खरं सांगतो भाव्या लय हाणतील आपल्याला कोण हाणतील आपल्याला काय हांतील ते आपल्याला

आपल्याला हानणात पैदा नाही झाला अजून अरे मग कवा घालतील अडीचशे अडीशे घेऊन चालले जाऊ आपण बर बर अं कसं

आर नाही रे आपण सरकलो बघून बसलोच नसतो बरं त्याला सांगायला

बर बर जो भी होता है अच्छे के लिए होता है है का नाही आपल्याला माहिती कुठे काय होत असतं आपण रानटी प्लेयर आहे एकदम हाणून जायला बसलोत का

आपण आलो होतो ना भैय्या बराबर आहे

काय झालं व

मला ती पोर आल्ती पण अरे ती पोर आलती पोर मला काय वाटलं माहिती आहे का अं मला वाटलं ती आपल्या साठी

तु मायला ते इतका पार पोट घाशी धराव महाराजांच्या तरी मी भाग्या तो डायरेक्ट म्हणला भाग्या आहेरतच

मग मी आलो की बाहेर एकटाच त्यो म्हणला दोनशे न अडीचशे रुपयात असं करीन का बरोबर आहे नंतर जेऊ खरच हम्म यो स्टार्ट करणारा असेल का

हॅलो हॅलो

यार तू काय आरधी टाकून ऑफिसला आला हा ऐक ना हा ते ठेऊ कुठे म्हणत्यात ठेवायच

नाश्ता मग तोय किती वेळ लागेल नाश्त्याला काही नाही वेळ लागत काही नाही हे दहा मिनटं जशी गेलीत ते ही दहा मिनटं जातील तशी जाऊंदे की पाच वाजे पर्यंत इथे राह न तू सांगू आठ तास काम कराव लागत आहे फक्त दोनशे रुपयात बरोबर आहे भाया

बोलकी स्प्लेंडर राहू दे ह ह काव भावा तो ओळखच देईना तिकडेच पाहिला लागला नुसतं

अरे बाबा म्हणजेच माणूस आलता का तेव्हा म्हणलं हा हा बरोबर बरोबर मग कस काय ना देणार ओळख

कस आहे आपण जास्त ध्येय स्ट्रॉंग ठेवायची हा हा आता ध्येय

आता एवढी मेहनतच घेतली अं राईट बरोबर आहे तुझं बरोबर आहे तुझं आपण जर पैसे घेऊन नाही गेलो तर आपले उगाच थक्के व्हायचे धंदे होणार आहेत अरे पण आपण नीट झाल्यावर होणार काय आहे आपण नीट झाल्यावर घरी जावं लागेल ना आपल्याला म्हातारा काय नाय आपल्याला इकडं म्हणजे म्हणजे काय आहे आता आपण काय बोलायचं इकडे आहो नीट झाल्यावर खरं नाही आयला आपली काशीच हाय त्या माग ना गावाकडून काय येऊनच देणार नाही मार्क एकूण म्हातार आईचा खूट्टा उपकार केले माझ्यावर शिकून तुम्ही अह काय नाय काय नाय म्हणायचं पप्पा आपल्याला डॉक्टर नाय व्हायचं आपल्याला शेतकरी बनायचे शेतकरी होय दूध उत्पादक शेतकरी मग काय आहे तर मंग्या ना आणखी शण इनाकारण विनाकारण घातले बरं का बरोबर अं त्यांना फोन लावून म्हणावं लागेल धरायला लागले यो आम्हाला आहुनी बरोबर आहे बरोबर

जायचा का बर कोकण कशाला काढायला जायचे की मना हा चल ना

जाऊकी मग आरे पण नको पिंट्या पाऊस झाला आता पावसाचा आणि नारखेडच काय संबंध आहे

त्फिलिंग फ्री वाटय काय म्हणला फिलिंग फ्री अं फिलिंग मायल्या कधी पोरगी असती बोलत तर मजा आली असती ति लगेच विचारलं असता तर नाव काय माझं नाव काय आय लव यू अं कई बोलतंय